हो पण दोन दिवस सुट्टी होती ना. काल नव्हती अं सुट्टी

हा परवा पण तुझ्याकडे आलेले ना,

अं काल आला होता मला phone दुपारी

हा मग आई म्हणल्या मला दुपारी केलेला दीदीला phone म्हणून

हो, नाय मी घरीच होते. मग काल मी करणार होते phone पण अं म्हंटल परत जाऊ दे तू आराम करत असशील बहुतेक मी केला होता पण तू उचलला नाहीस असं काही तरी

तो बघ निलेश पवार, निलेश पवारच्या team मध्ये आहे ना तुम्ही तुमचं नाव काय अंकिता hello काल दुपारी म्हंटल अगं केला होता पण बहुतेक करून तू उचलला नाही phone माझा, i think मग मी उचलला नसेल कि कारण मला काय वाटलं. IPL पण हैदराबाद team कडून असतात ना तुझ्या number ला हैदराबाद येतंय गुजरात side ला अहमदाबाद

दूसरा app download केलाय ना. त्यामुळे त्याच्यामुळे येतं असेल हम्म त्यामुळे त्यामुळे मी उचलला नसेल कारण कि हा number काल पण आलेला, म्हटलं आज office ला म्हणजे

number

एकोणऐंशी तीनशे पन्नास एकोणऐंशी दोनशे साठ असा number आहे तो. दुसरा app download केलाय त्यामुळे येत असेल, हम्म त्यामुळे बाकी घरचे गेले सगळे? हो, सगळे गेले अगं ते मावस सासू आहेत ना, त्यांच्या मुलांनी पिपाणी गिळली त्यांच्या मुलांनी?

हा हा आई शप्पथ मग ती श्वासनलिकेत गेलीय अडकली मग त्याचं operation सांगितलं होतं आज सासूबाई तिकडे गेल्यात आणि सासरे कामाला गेलेत आणि हे गेलेत machine वर हम्म operator नाही मिळाला का

हा तेच म्हणलं मग केलेलास कि नाही जीजूंना phone डब्यांसाठी

आईंना मी विचारलं कालचं काय सगळं व्यवस्थित आहे ना जिजू वैगरे म्हणजे पहिल्यासारखं बोलता तुम्ही फक्त अं हीच सासूच

Hello

हम्म बघ काय नाही सांगते तुला नंतर story नंतर कधी सांगणार आता काय

नाही गं छोटीशीचं आहे, काय एवढी मोठी नाही

विहान बाहेर गेला तुला सांगते काय त्याला अं दिदीला झोपायचं होतं म्हणून त्याला बाहेर पाठवलं बाहेर खेळायला तर तो रस्त्यावर खेळतो दिदीला झोपवू हा भाकरी करायची होती म्हणलं भाकरी करून घेईन, बरं थांब जरा दोन minute मी ह्यांना phone करते, बघते जेवायला येतात का मग तुला phone करते परत

hello

काय नाही भाऊ औरंगाबादला आलो होतो म्हणलं का तुला भेटायला यावं म्हणलं लयी दिवस झाले म्हणलं भेटलो नाही हां मग काय करणार मी म्हणलं तुला भेटायला आलो होतो इथं पण तू पण घरी नाही ये तू झाला गायब कुठं तरी बाहेर अर येतो येतो मी दहा पंधरा वीस मिनटात यायचंच ये मला घरी कुठं गेलता कुठं गेला होता

हां हां कपडे घेतो म्हंटल काय कपडे घेतले मग कोणता color घेतला

अरे हां पण मग असं झालं का गाडीतलं petrol च संपलं ये ना काय सांगावं औरंगाबादला आलो अन तशी गाडी dry झाली म्हंटल तू इकडं यावं पण तू घरी नाही ये अं

हां कोणाला तरी पाठव नारे मग petrol घेऊन बरं बगतो मी phone लाऊन कोणाला तरी हां लाव आता पण सध्या काय म्हणू बाबा एवढे चालू ये घरी बी पैसे नाही पाणी नाही ये काय हे harvest च ये घरचे बी म्हंटल पै देईल जाय नाही ये पैशे काम कर म्हणत्यात

हा गाडी घेतली नां rider घेली नां rider हे आता जे launch नाही का झाली का ती गाडी नवीन ती गाडी घेतली

घरचेच भरत्यात हप्ते आपण कुठे भरतो गाडी तू वापरतो घरचे हप्ते भरतील जाऊदे आता बॉ आता काय करणार घरचे म्हणे तू आता काय कामावर जाऊ नको तू घरीच थांब अन तुला पण माहित ये आपल्याला मुतखडा होइल वजन झेपत नाही

आज college ला जाऊन आलो म्हटलं यार याला भेटायला जाव म्हंटल लई दिवस झाले म्हटलं भेटलो नाही हा त्याच्यामुळे मग पहिले याला भेटू तू तर असा झाला बाबा तू मोठा माणूस झाला तुझ्याकडं तर time च नसतो नाही रे तसा काही विषय नाही आता कस ये जरा patient चालू ये माझे भी अह बायको म्हणते हे घ्यायच ते घ्यायचं काहीच पत्ता नाही मग असच राहतं भावड्या मग लग्न झाल्यावर सगळं करणं पडतं अं मी काय सांगू भो तुम्ही तुमचं पाहून घ्या आता काय करायचं तुम्हाला तुम्ही आता दोघांनी लग्न केलं आता आपण काय बोलणार त्याच्यात

भय्या ती फुकट म्हंटली होती भय्या अं हां ते पण आहे ना जोरू का गुलाम अन आता लग्न झाल्यावर पण जोरू का गुलाम च होणं पडतना मग तुला काय वाटलं जोरू का गुलाम व्हायला सगळंच करणं पडतं बूट कौसान बैस तर बैस मग बरोबर आता कसं गाळ्यामधी साखळी बांधली तर उठ तर ऊठ आणि बैस तर बैस च होणार हम्म तो सारखा नाही आमचं काय आमचं बिना लग्नाचं म्हंटल तर कस होत आम्हाला पण तुम्हाला लग्न होईल ये बबा सगळं झालं आता काय राहील तुम्हाला आता तॉ होऊ राहील आता त्यानंतर लग्न झाल्याच्या नतर काय मस्त तुमची जिंदगी च चालणार ये आता पप्पा भी retire होऊन जातील काहीच नाही तुझं पण आता एकत्र लग्न केलं

काम धंदे नाही ये काय tension अं घेतो तुझ्या पप्पाना आहे ना सत्तर ऐंशी हजार payment काय लागत तुला अजून

मग बापाच पोसन तर मग आता बापानं च तुम्हाला हे केलं ना बापानच केलं आपल्याला काही गोष्टी मरेपर्यंत नाही विसरणार आह ते पण एक रे भावड्या काय सांगावं तुला काय सांगू तुला आत मी मध्ये काय चालू तौ सारखं नाही ये ना एवढं मोठं

भैया एखाद लेकरू बाळ झालं तर काय खाऊ घालत्यात काय खाऊ घालशिन आहे घरचे घरचे पोसतील ना घरचे कशासाठी एवढे म्हणू राहिले तर या घरच्यांननंतर आज आपण करतो कधी आपण करतो कधी मग अरे घरच्यांच्या जीम्मेदारीवर राहतो काय घरचे म्हणतील नको जाऊ कामावर मग आपण काय काला काय करायचं मग घरचे नाही म्हणताय ना मला काय म्हणायचं य आता अर्धा खर्च आहे आपल्या घरचे अं हम्म आपण खाऊ चविष्ट अं आपले जेव्हा माय बाप नसतील ह्या वेळेस काय कारण काय नाही घरी बसून मस्त अराम करेल सध्या जाऊदे आहे माझ्या बापाचं खा ऐश करल नंतर आता जर आता जर केलं तर बर राहील नंतर केलं तर जड जाईल आपल्याला

काय रे

हां मस्त तिकडं दरेगाव वरून पळून आणलं पोरीला आणि इकडं औरंगाबादला राहू राहिला

हां का इतकं पाळतो घरचे एक उपकार नाही म्हण ना त्याला मग मोठ्याने केला तर मी बी केलं तर काय गुन्हा केला काय भडव्या

हिच्या घरच्यांनी च केलं आता तर कांला माझ्या घरच्यांना हां ते पण एक ना तुझ्या घरच्यांनी केला केला गुन्हा तुझ्या घरचे म्हणतील भो मां पोरगं काय म्हणतं एकूण घे पहिले तुझ्या घरचे म्हणे मां पोरगं काय कामाचे नाही म्हणी ढक्कन म्हणे

तुझ्या घरचे मां घरचे तेव्हा लई म्हणत होते अं घरच्यांचं काय चालूच राहतं केलं ना matter म्हणून त्यांच्या डोक्यात बसतं हां बसलं असन तं हरवायच ना त्वा घरचे आले का नुसतं बोलत राहते मला हा पोरगा असं करतो अन तसं करतो त्वा म्हतारं नुसतं सांगत राहत दोघांना मला असं वाटतं मां डोकं दुखून जातं त्वा म्हाताऱ्याचं ऐकून ऐकून किराणा माल काय खरं नाही त्याच म्हणलं चाल रे टपरीवर म्हणलं काही तरी घेऊ म्हणलं तो म्हणी मा कड पैसेच नाही पैसेच नाही

आरं त्या दिवशी काय झालं गाडीतलं petrol संपलं काय सांगावं तुला hello petrol संपलं तं संपलं म्हणलं गेलो बॉ दोघ ढकलत आज धक्का त्याला म्हणलो मा गाडीतलं petrol संपलं त्याला म्हणलं तू एक काम कर म्हंटल हि scooter गाडीये म्हंटल petrol पंपावर लाव म्हंटल मी दोन मिनटात येतो म्हंटल नाई नाई म्हणं तू थांब तिथं hello

तो म्हणे थांब मला म्हणे काय सांगू म्हणी तुला मी असं पोरगी गेली समोरून असं म्हंटल असं झाल काय करावं म्हणल भो पक्के करायचं काम झाले त्याला म्हंटल ढकल रे तो म्हणतो मी कशाला ढकलू

हा म्हटलं पैसे द्या पन्नास रुपये petrol टाकायला माझ्याकडं पैसेच नाही म्हणतो

अं तो lock बी लई भारी ये रे बबा तो lock बी खरं काय कामाचा नाही ये lock बी होता संग

अरं ते बी ढक्कनच ना खरं अं last ची त्याची गत सारखीच आहे आता अरे ते दोघे सारखेच ना एकरुपैया नाही खिशात अन चालले बडे बडे गोष्ट करायला

काय सांगावं बाबा तकलीफच तकलीफ चालू ये बाबा मागं अं

चालूच राहणार ये आता ते तर आहेच म्हणा हा ते पण खरं हा मग तू कुठं ये येऊ का

कधी येऊ ये आज उद्या कधी येतो हा आलो असतो मी पण माय गाडीतलं petrol भी संपेल

आह गाडीतील petrol संपेल तर येतानि हा तू एकीने दिली असती तर चांगली गोष्ट झाली असती मला पैसे मलाच मला आले असते अं

मग काय घरच्यांना मस्त घरचे येतो तीन चार जण आहे तू बस मी चालतो हा तुझा म्हातारा म्हणत राहतो ना कधी अरे तो गेला तर चालतं म्हणी मग काय सांगावं समजून म्हाताऱ्या पुढं डोकं फोडू फोडू झालो मी

मी असन तर पहा बरं तुला किती काळजी ये

ह्या म्हाताऱ्याला कोणी वाईट बोललं ना madam त्वा वर लई चिडण त्वा म्हातारा हरवायला च पाहतां ना आम्हाला direct पिना करून सांगून देतो ना तुझा म्हतारा काय बोलतो माहितीये का बोलतो कि पोरग काही कामाचं नाही ये म्हणे अं

काही कामाच करत नाही ना रे तू

येतोय ना येतोय ना बोल ना बोल ना काय म्हणतो मी म्हणत होतो अह एक माझी आत्ता दहावी झाली. बरोबर

आणि माझ्या म्हणजे आत्ता बघ मी ज्या गावात राहतो त्यामध्ये त्या गावामध्ये ये ना शिक्षण म्हणजे शिक्षणाला एवढं महत्व दिल्या नाही जात ना. अच्छा तर मग काय म्हणणं आहे तुझं. असं ये की आत्ता दहावी नंतर ये ना कॉलेज वैगेरे पाहिजे होत तर अह आपल्या तिकडे आहे का?

आणि कसं मी पण एका ठिकाणी हे करतोय व्यवसाय व्यवसाय म्हणजे नोकरी करतो तर तुला थोडं म्हणजे माझ्याकडंन जमलं तर मी बोलून बघेल मी माझ्या सरांन ला.

कसं ये आता तू इकड गावाकडनं तू येऊ लागला म्हंटल्यावर तुला नाय का पैसे थोडे लागेलच आई वडिलांकडून किती मागशील नाही रे बाबा घरच घरच्यांकडंन पैसे घ्यायचे नाही. म्हणून तर तुला फोने केला मी, की मला कसं ये माहितीये का शिक्षण पण करायचंय आणि पैसे वैगेरे पण कमवलं ना म्हणजे त्यांना पण थोडी फार मदत करता येईल नाही का.

तू मी का तुझ्या मनावर काही राहूस नको देऊ संशय राहूस नको देऊ तू नई का माझ्या कडे ये औरंगाबाद ला ये तुला मी सर्व सांगतो इकडचं सर्वकाही तुला माहित करून देतो ये ये आपण फिरू मस्तपैकी इकडं फिरायला मस्त सिद्धार्थ गार्डन ये.

तुला त्याच मी इंटरनेट वर पण बघशील तर तू साधारण औरंगाबाद म्हणून कधी टाकशील ना तर तुला लगेच कळून जाईल की औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे म्हणून मग इकडे खूप सारे बाहेर बी देशातनं खूप लोक येतंय इकडं पण तू आला ना तर मला तरी वाटतं आपण नाय का तुझं ऍडमिशन जे आहे म्हणजे तुला जे कॉलेज मध्ये प्रवेश घ्याचा आहे तर मला वाटतं तू मला वाटतं देवगिरी महा वी विद्यालयामध्ये कर प्रवेश.

तिथं चांगलं राहील जवळ पण पडलं तिकडनं तुला रेल्वे स्टेशन जवळ ये बस स्टॅन्ड जवळ ये.

आणि राहिलं राहिलं कही तुला समजा आत्ता तुला गावाकडं पण जायचंय हॉस्टेल ची पण सुविधा आहे तिथं.

त्या देवगिरी कॉलेज मध्ये स्वतःहा आहे का राहायसाठी जागा. हो राहण्यासाठी मुलांना राहण्यासाठी वसतिगृह ये ते काय काळजी करू नको. येशील तू ये आला ना तर तुला सांगतो आणि चांगलं कॉलेज ये परिसर पण खूप चांगलं ये टवाळकर टवाळखोर मुलं येत नाही कॉलेज च्या प्र अह याच्यामध्ये कॉलेजमध्ये येत नाही टवाळखोर मुलं आणि सर्व कसं मॅडम सर लोक एकदम छान आहे. सर्वे सर्व सर्व विषयांचे तास होता असं नाही की कोणता तास होत नाही काही नाही. कारण की मी त्या कॉलेजमध्ये आहे ना सध्या तर त्यामुळे मी सांगतोय. जेवढं मी अनुभव केलय ना की त्यावरनं मी तुला सांगतोय की बाबा त्या कॉलेजला घेशील तर चांगलं राहील आणि कस आहे सर्व शिक्षक लोक जे आहे ते

बर बर बर बर ऐक ना मी कायम्हणत होतो. दहावी मध्ये टक्के कमी आहे भावा एक अह अडुसष्टचे फक्त. नाही होऊन जाईल मेरिट म्हणजे काय नाही आपण प्रयत्न करू ना बघू एखाद्या सरांना मध्ये टाकून बघू काही अडचण आली का मला नाही वाटत काही अडचण येईल म्हणून पण बघू तू त्याची काळजी नको घेऊ तू येत सई तू औरंगाबादला येना आधी औरंगाबादला आल्याच्या नंतर मग बाकी काय म्हणतो काय चालू आहे, गावाकडं काय चालू आहे वातावरण काय म्हणतं गावाकडच.